आज मला थोडी माहिती पाहिजे आहे कम्प्युटरविषयी? मला पण थोडी फार माहिती आहे.

न मला तुझ्याकडून माहिती पाहिजे आहे, तर कम्प्युटरचे कोण कोणते पार्टस असतात?

कम्प्युटरचे भरपूर पार्टस असतात. अ जस कि सीपीयु असतो अ कीबोर्ड असतो पुन्हा अ माउस असतो.

हे अस डेक्सटॉप जे असतात स्क्रीन, त्याच काय काम असत?

डेक्सटोप फक्त आपल्याला इन्फोर्मेशन शो करते, म्हणजे डीसप्ले करते फक्त ते.

अच्छा, मला तर कम्प्युटरच्या विषयी फक्त डेफिनिशन माहिती आहे सांगन्याच तात्पर्य काय असतात, एक सामान्य ऑपरेटिंग मशीन जे विशेषत ज्ञान, शिक्षण आणि संशोधन या क्षेत्रात वापरली जाते तथा कप्यूटर.

याचा शोध साधारण तरी दोन हजार वर्षापूर्वी लागला.

हम्म हम्म आणि त्याच वर्किंग असतात, एक इनपुट असतात.

चेसिंग असतात, एक आउटपुट असत्तात आणि स्टोरेज असतात. हां आणि स्टोरेज असते हां. तर हे यांच म्हणजे मराठी मध्ये त्याला संगणकाची कार्यप्रणाली म्हणते. हम्म आणि त्याच्यावरती काम करण्यासाठी आपल्याला त्याला इंस्ट्रक्शन द्यावे लागतात. जे इंस्ट्रक्शन आपन त्याला देत असतो त्याच्यावर तो प्रोसेसिंग करून मग तो आपल्याला डेटा देत असतो आउटपुट च्या स्वरूपात.

हं रेम रेम हाय न, रेम म्हणजे संगणकाची तात्पुरती मेमरी असतात.

जेव्हा सीपीयू जेव्हा प्रक्रिया करत असते तेव्हा तो डेटा तात्पुरता स्वरूपात रेम मध्ये साठवून ठेवला जातो.

छान छान आपण जर याच्यामध्ये जस कम्प्युटर म्हटलं तर आपण याच्यामध्ये एखाद मला वर्ड्स म्हणजे लेटर बनवा, जस मला प्रिंसिपलला मि जर एज्युकेशन घेत आहे तर प्रिन्सिपलला देईन. वर्ड्समध्ये तर इसिली टाइप करू शकतात.

आपला त्याच्यामध्ये फोंट पण देऊ शकतो. त्याला सेटिंग करू शकतो व्यवस्थित की कसं लेटर टाइप करायचं त्याची मार्जिन वगळता. हा हा हा पेज लेआउट च्या थ्रु आपण करू शकतो

कंप्यूटर च बेस पॉइंट त्याच्या नंतर आपण नंतर आता पुन्हा खूप सारा डाटा पाहिजे मुलांचा, त्याच्या मध्ये मोबाईल नंबर त्याच्या नंतर मेल आयडी वगैरे. आणि त्यांच पर्रेंट च नाव किंवा त्यांचा एड्रेस तर तो तर मि एक्सेल मध्ये जे कंप्यूटर मध्ये एक्सेल आहे,

त्याच्यामध्ये इसिली टाइप करू शकतो म्हणजे नोर्मल्ली. हां, टेप करून ठेवू शकतो, स्टोर करून ठेवू शकतो. हां. जर त्याला बोल्ड वगेरे करन, व्यवस्थित अरेंजमेंट करन त्याची, तर ते एक्सेल मध्ये तर व्यवस्थित होईल. आणि टाइप करण्यात पण जो कीबोर्ड असतो, टाइप करण्यात पण इसीली वापरला जातात.

तस ते बिज़नस च्या ठिकाणी जास्त यूज़ होतो, एजुकेशनल पर्पस मध्ये जास्त यूज़ होतो.

ते हे असतात संगणका मध्ये डाटा साठवून ठेवण्यासाठी दोन स्टोरेज असतात. डीवाईस असतात. काय म्हणतात

अच्छा, काय फुलफोर्म आहे त्याचा?

ठीक आहे आणि जे सॉफ्टवेर असते ते काय असते, जे दिसत नसत आपल्या डोळ्यानी दिसत नसते पण ते जे पूर्ण ऑपरेटिंग असते ते त्याच्या वरती डीपेंड असते सॉफ्टवेर वरती.

त्याला जे अ कंप्यूटर चे टाइप पण दोन तीन आहे वाटतात, एक संगणक, लैपटॉप, टेबलेट आणि एक हाय न, तर अस काय ते काय असतात कंप्यूटर आपल्याला हां हां, लैपटॉप टेबलेट.

कायदे आपण कुठलही इनफार्मेशन जर आपल्याला हवी आहे तर ते आपण त्यांना उपलब्ध करून देऊ शकतो, पुन्हा जे काम जे पॉसिबल नव्हती, ते आपन मग कंप्यूटर करू शकतो. पुन्हा टाइम मैनेजमेंट, म्हणजे वेळेची बचत पण होते त्यामुळे.

ठीक आहे न आणि एक मनोरंजन म्हणून पण त्याचा वापर केला जातो.